पिल्लर दिसत आहे आणि ह रेड कलरची माती आहे आणि हे गवत सारख दिसत आहे कचरा आहे आणि--

अ आणि हे गाव आसमान दिसत आहे झाड दिसत आहे लोक तयारी करून आहे एक मुलगी आहे इथे आणि इकडे काय सगळच आहे ती--

एक अ सगळे प्रेयर करत आहे. अ गुलबस्ते दिसत आहे अ इशू मशीचे फोटो दिसत आहे.

रेड कलर ची पेंटिंग दिसत आहे फुलाला अ नाय रेड कलर ची नाय ब्लॅक कलर ब्लॅक कलर ची दिसत आहे व्हाइट कलर --

दोन अ दोन कोपरमद्धे काहीतरी ठेवलं आहे अगरबत्ती लागलीये मोमबत्ती लागलीये दोन समोसे दिसत आहे अ ती आहे रोड दिसत आहे.

एक गड्डा गड्डा दिसत आहे.

पुराणे काळची एक इमारत आहे झाड आहे लहान झाडय मोठ झाडय एक वायर आहे.

बासर दिसत आहे तीन माणसं आहे गोटे दिसत आहे आसमान दिसत आहे आसमानचा कलर वेगळा दिसून राहीला हम्म हिरवे क कलर चे गवत दिसून राहिले थोडे थोडे आणि हे दिसत काय म्हणताते त्याला गोटे दिसत आहे गोटे.